आपापल्या आरोग्याची काळजी स्वतःच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. आपलं आरोग्य सुदृढ असेल तर घरातल्या मुलांवर, संस्कारही उत्तमच होतील. नेहमीच आजारी पडल्यावर ती आई मुलांना काय संस्कार देऊ शकते? कारण तीच आजारी असते. असं न होता, भविष्यासाठी, मुलांच्या उत्तमाचा भविष्यासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःचं जीवन आनंदमयी आणि आनंदाचं जाण्यासाठी, आपल्याला प्रत्येकाला, आरोग्य ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जिच्याकडे बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि घरातील एकच member नव्हे तर घरातील सर्व, सर्व घरातल्या लहान, मोठी, म्हातारी माणसं, तरुण पिढी, लहान बाळ हे सगळ्यांनी आपापल्या आरोग्याकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. म्हाताऱ्या माणसांनाही खूप बोलणे, आपलं सुसंवाद साधणे, आहाराकडे लक्ष देणे, हेही तेवढच आवश्यक आहे. म्हातारे झाल्यानंतर त्यांना कुणीतरी आपल्याशी बोलावं, संवाद साधावा, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतील, त्यामुळे घरातील प्रत्येकाची जिम्मेदारी आहे, घरातील प्रत्येक सदस्यांचा आरोग्य उत्तमाच ठेवण्याची. म्हणून प्रत्येकाला आग्रहाची विनंती आहे. सगळ्यांनी आपल्या घरआपल्या आरोग्याबरोबर, घरातील प्रत्येक सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूपच आवश्यक आहे. आहा आरोग्यातला सर्वात महत्वाचा point आहे. आणि याकडे सर्वांनी, बारकाईने लक्ष देणे खूप आवश्यक आहे. सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देणे ही गरजच आहे. बाई, काय बडबड केली? ए तुझा mobile घे गं. पटकन घेना को काहून बोलत होती गं मधीमधी? त ते म्हंटले दीदी यहाँ पे ना किसी पुलीसवाले से, कि कुठल्या पोलिसवाल्याशी तुमची ओळख असेल, तुम्ही मला आहे ना जायचा पास करून द्या माझ्या गांवला, म्हंटल काय गं काय झालं ते म्हणे इथं कस होनार म्हणे आम्हाला कोणी पगार देत नाही, काही नाही आम्ही कसं खाऊ गावाकडे निदान अं ते अं शेती म्हणजे भावाची शेती आहे, तर त्याच्यात अन्नधान्य वगैरे कसे झाले, आता गहू वगैरे निघाले, गहू, चणे at least ते आम्हाला खायला तरी मिळेल दूध आहे म्हणे म्हशी आहे माझ्या दोन, म्हणजे दूध वगैरे पण मिळेल मग बापरे म्हंटल लोकांचं आहे ना, अं जे म्हणजे rent वर वगैरे होते कि ज्यांचं हातावरच पोट होत, जे city मध्ये राहत होते त्यांना खूप प्रॉब्लेम आला आहे आता किंवा त्यांना खायला अण्णा मिळत नव्हतं आणि सरकारने पण दिलेल्या गोष्टी आहेत ना तेवढ्या त्या माणसांसाठी काय हे पुरेश्या नव्हत्या पुरेश्या पण नव्हत्या आणि दुसर असं होतं न ग सगळ्याच गोष्टी नाही दिल्या ना त्यांनी हे पण बघ ना गोष्टी नाही दिल्या त्यांनी, दिल्या काय त्यांनी समजा तेल मीठ थोडी दिलं त्यांनी, त्यांनी फक्त रेशन दिल सगळं म्हणजे अं कडधान्य दिल कच्च्या धान्यात कुठे होतं ना आणि

मग ती गेली तर तीन महिन्यांनी आली, तीन महिन्यांनी आली तर कामं मिडेना तेव्हा सुद्धा लोकांनी म्हणजे वर्षा वर्षाच्या लोकांनी काम वाल्या बाया पण नाही ठेवल्या हो म्हणजे खूप मुश्किल झालं त्यांचं जीवन

अं building च काम चालू होत तिथे जे labor होते त्यांना मी request केली कि तुम्हाला आम्ही पुरवू सगळं फक्त तुम्ही इथून जाऊ नका आणि जे लोक पिहले चालत गेली आपल्या गावी किती video येत होते, येत होते ना video मुंबई वरन निघाले बिहार ला चालले त्याच्यानंतर अं मी तर आमच्या म्हणजे अं इथून मध्यप्रदेश मधनं किती लोक तिकडे गेले अं रायपूर ला गेली कोणी छत्तीसगढ ला गेलं बिहार ला गेलं कोणी युपी ला गेलं

तर मग तेव्हा हे जे आहे ना अजीम प्रेमजी यांची wipro आहे ना wipro company तर जेवढे अं जेवढे labours होते त्यांनी पाठवले होते तिकडनं मुंबई वरण जेवढे labours होते ना building construction मध्ये

दोन नाही तीन वेळा आणि सगळं अगदी अं sanitary pad सुद्धा पाठवले होते त्यांनी खूप सगळ्या म्हणजे गरजेच्या वस्तू पाठवल्या होत्या त्याच्यांनी त्यांचं म्हणजे सगळं तेल, मीठ, मिरची सगळं असं नाही कि फक्त सरकारने जसं दिल होतं तसं नाही आणि kit पण चांगलं होत कि डाळीसहीत दिल होत त्यांनी दाळी, , त्याच्यानंतर मीठ, मध lockdown मध्ये अशे भरपूर मोठी व्यक्ती किंवा companies होत्या कि त्या अं माणसांना genuinely मदत करत होत्या अशे होते कि फक्त दिखाव्या साठी करत होते

अं त्यांनी कमीत कमी तीन आठवडे तर maggie च बनवून खाल्ली, त्यांना काही बनवता येत नाही

मग ती पाहायची, मग त्यांनी बाई लावली होती कामासाठी आणि ते जेवायचं असं आलं मग आम्ही त्यांना सुचवलं पण तिथं कोणी बाई डब्बा सुद्धा देईना Tiffin मग त्यांच्या शेजऱ्या पाजाऱ्यांना सांगितलं त्यांना नाही काही तर पोळ्या देत जा, सकाळ दोन दोन पोळ्या जरी दिल्या तुम्ही कि यांचं तर तिघांच्या, तर सुरु झालं एक एक time पोळ्या देत जा एक time ते भात खातील मग ते एक time पोळ्या यायला लागल्या मग ते भाजी त्यांनी शिकून घेतल्या सगळ्यांनी मग कशी तेल, मीठ, मिरची ते सगळं माप करून मग ते कारलायला लागलं अशे खूप लोकांचे हाल झाले म्हणजे जेवायचे तर अक्षरशः खूप लोकं आमच्या इथे येत होते तर ते अटकले होते अहमदाबादला तर दीड महिन्याने आले, दिड पावणे दोन महिन्याने आले कारण कि public vehicle दीड पावणे दोन महिन्याने सुरु झाले ना ते private taxi

आणि मी गेले नाही त्याच्यानंतर मी जवळ जवळ दोन वर्षांनी आपल्या आई वडिलांना पाहिलं किती मोठी गोष्ट आहे म्हणजे बघा तोडलं सुद्धा आणि खूप माणसांना अनोळखी जवळ सुद्धा केलं असं झालाय

माझ्या mister राना जेव्हा covid झाला आणि त्यांना गेले ते मग ते हे सुरु झालं august मध्ये त्यांना covid covid पन काय त्यांना फक्त सर्दी झाली आणि आमच्या कडे सरकारी हॉस्पिटल आहे शेजारी

तर तिथे तिथली doctor आमच्या building मधेच राहाते तर ती म्हंटली कि एकदा काय झालं तर हे म्हणे काय नाही तर सर्दी झाली तर ते म्हणे कि आपण test करू भैय्या आजकाल खूप चाललेत तर हे जाऊन यांनी test केली त्यांना ताप वगैरे काहीच आला नव्हता म्हणजे तो asymtomatic covid था, covid होता तर मग हे गेले तिथं check केलं आले बसले जेवले आणि मग तिचा phone आला नंतर positive आलाय म्हणे मग ते इथले लोक जाणार लोक इतके कोण hospital चे कोण, याचे कोण, त्याचे कोण त्याच्यानंतर ते गेले, तिकडे त्यांना घेऊन गेले आणि आम्हाला इथे आतमध्ये आम्ही आम्हाला म्हणजे ते तर झालं पंधरा दिवसांनी ते negative म्हणजे त्यांचं माहिती आहे सगळं cityscan वगैरे सगळ्या test झाल्या सगळ्या test negative म्हणजे त्यांना काहीच नव्हतं, आत मध्ये पण नव्हतं तर ते पंधरा दिवसांनी घरी आले त्याच्यानंतर त्यांनी त्यांनी सांगितलं होत कि तुम्ही उद्या तुम्ही negative आहात उद्या तुमचे घरचे पण सगळे negative आहात तुम्ही उद्या पण कामाला जाऊ शकता पण तरी पण आठ दिवस त्यांनी rest घेतला पण आमच्याशी कमीतकमी दोन महिने आमच्या आजूबाजूचे तर कोणीच बोलत नव्हते

हो आणि फक्त आमचा जो शेजारी होता समोरचा तर तो फक्त बोलायचं तो म्हणायचं काही नाही जे होईल ते होईल मला सुद्धा होईल म्हणे कुठे असं थोडी असतं तो त्याच्या घरातनं बोलायचं आम्ही त्याला तरी distance ठेऊन आताच तो म्हणे नाही negative आलाय ना तुम्ही तर तुम्ही नका काळजी करू negative लोकांचं नाही म्हणे positive पसरवतात त्यांनी खूप माहिती दिली या सगळ्या गोष्टींची खूप danger गोष्टी घडल्या म्हणजे lockdown मध्ये मानस आणि काही काही माणसं तर नुसतं भीतीनेच गेलेत हो भीतीने काय माझी मावशी गेली ना माझी मोठी मावशी आहे, मावस मावशी ती अं ती याच्याच hospital ला admit गेली आणि इथे ते सगळे लोक पहिले त्यांना ते आला oxygen वगैरे काही नव्हतं इला दम लागत होता धापा टाकत होती म्हणून तिला पाठवलं आणि ते पाहिलं तिनी जाताना दोन तीन लोकं त्यांना attack आला आणि तश्याच गेल्या त्या वय पण होत त्यांचं ऐंशी वर्ष वय आहेत ना त्यांचं पण तसंच झालं अं म्हणजे अं त्यांची अं second number ची सून आहे ती आशा अंगणवाडी मध्ये आहे मग त्यांची ते लस आली होती इथे म्हणून त्यांनी त्यांना लस दिली तर त्यांचं पण थोडा वेळ झालं होता तर ती लस घेतल्या नंतर त्यांना थंडी वाजायला लागली, थंडी वाजायला लागली आणि मग ते मोठ्या गोधडी वगैरे घेऊन झोपल्या कि त्यांना ते ताप आला

आणि नंतर ते negative आले म्हणजे त्यांचे जे test आली ना ते negative आली हो माझा इजा झाल्यानंतर काय करणार ना म्हणजे हे थोडक्यात lockdown म्हणजे खूप चांगलं नव्हतं आणि देव करो हि वेळ कधीच कुणावर येऊ नाव्हो अं नाही एक तुम्ही अनुभव घेतला असेल कि नाही माहित नाही पण हे असं अं एक भरपूर वर्षांपूर्वी पण एक असा रोग आला होता अं होता का तो एकोणीशे वीस साली आला होता ती

कि संक्रमणाचे रोग हे दर शंभर वर्षानी येतात

हा दार शंभर वर्षांनी येतात मग तिनी तो graph पण दाखवला होता तो pick वरती जाईल पण काय झालं pick वरती गेला तो पहिल्यांदा आणि दुसरी जी लाट आली, दुसरी जी होती दुसरी लाट इतकी हे होती म्हणजे इतके लोक अत्याचा मुलगा गेला माझा आणि तो पण negative झाल्यानंतर गेला ह्याच विशेष आणि त्यांनी काय झालं त्यांच्या आजूबाजूला दोन लोकांना जाताना पाहिलं मग तो negative झाला मग तो general ward आला पहिला ICU मध्ये होता मग घरी गेला पण ते जे चित्र होतं ना त्याच्या डोळ्यासमोर

ते त्याच गेलंच नाही. चला चला मग मी ठेवते आता, मुलं काही म्हणतात ठीक आहे

ठीक आहे, ठीक आहे okay okay okay हम्म हम्म तर नमस्कार लोकेश तर आज आपण स्टार्ट आज आपण बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवर तर आपले मत छत्रपती शिवाजी महाराजांवर व्यक्त करावे. हॅलो हेमंत ठीक आहे तर चालू करूया. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणविस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाले, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रसिद्ध एक भारतीय राजे आणि मराठा समाजाचे संस्थापक होते. विजापूरच्या धाडकशा आदिलशाही मधून शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वातंत्र्य,

हो हेमंत,

त्यांचे जन्म हे एकोणविस फेब्रुवारी ला झाले हे महाराष्ट्रात दोन हजार एक साली कबूल करण्यात आले. आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य गोवळकोंडाच्या कुतुबशाही विजापूरची आदिलशाही आणि युरोपीय वसाहतवादी युक्ती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व संगत संगटीत प्रशासकीय तंत्रनीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगती राज्य उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रगतीसाठी प्रजेसाठी किल्ल्यांची रण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्ले ही उभारले शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतिशील नागरी शासन स्थापना केली. त्यांची प्राचीन हिंदू राजकीय परंपरा न्यायालयिक अधिवेशन पुनरुज्जीवीत केले.

शहाजी महाराज हॅलो आवाज येत आहे का?

शहाजी महाराज मोगलांचे बंडखोर सरदार होते शहाजी महाराज विजापूर सरकारच्या पाठिंबामुळे मुघलांविरुद्ध केलेल्या मोहीम साधारणपणे त्यामुळे शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांना नेहमी किल्ल्यावर किल्ल्यावरून किल्ल्यावर जावे लागले. लहानपणी शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तिथं तुका बाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले या पुत्रांनी त्यांना साथ दिली. तर लोकेश आपण आता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे वळूया शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळवली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिक दृष्ट्या या मोगल जमीनदार किंवा विजापुरी जागीरदार चे पुत्र होते ज्याला त्यांची वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नव्हता कोणत्याही राजासोबत सन्मान समान दर्जेचा दावा ते करू शकत नव्हते. त्याला तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामी निष्ठेची व भक्तीची खरी खरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांना त्यांच्या आज्ञाचे किंवा आदेशाचे अखिल रयत गांभीर्याने घेईल असे असे नव्हते राज्याभिषेक झालेला नसल्यास कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे अं विधिवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व त्याला राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मिती स्वराज्याला कायदेशीर मान्यता देऊन तेच अस्तित्व कायम करण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक हे सहा जून सोळाशे चौर्याहत्त्तर रोजी करण्यात आले होते. प्राचीन हिंदू शास्त्र प्रमाणे केवळ क्षेत्रीय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून राज्याभिषेक केली जाऊ शकत होती आणि असे व्यक्तींचे हिंदूचा रयतेचा राजा असल्याला दावा करू शकत होती. शिवाजी महाराजांनी भोसले कोड हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते तसेच ते ब्राह्मणही नव्हते अर्थातच या सत्रा नुसार भोसले कुळ सुद्र होते. आणि अशा कुळत व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना क्षत्रिय जाहीर करू शक करून झाला.

सुरुवातीस काय एवढे गेल्यानंतर पंडित दादाभट्ट यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्यातील भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यास बाळाची आवाज यांनी अन्य काही साध्यदारांनी पुढाकार होता. अशा भक्कम पुरावानंतर काकाभट्टी महाराष्ट्रातील शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारली स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यांची मोठी दक्षिणा ही घेतली. भारतात इंग्रजी भारतात इंग्रजी येण्यापूर्वी नितीनुसार व्यवहार होत असत दिनदर्शकीनुसार व्यवहार होऊ लागले ग्रीग्रिय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर त्यांच्या जन्म झाला त्यांनी जयंती. महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांना जन्म भारतीय ग्रिग्रिय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते. संत तुकाराम शिवाजी महाराज गौतम बुद्ध यांच्या यासारख्यांचा जन्म भारताच्या ग्रीग्रिय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झाला आहे. यांच्या यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात. शिवाजी महाराजांचा एकदाच नसून दोनदा राज्याभिषेक झाला. दुसऱ्यांदा अठरा जून सोळाशे चौऱ्यात्तर रोजी शिवाजी महाराज यांचं आईचं निधन झालं. मराठ्यांनी निश्चयपूर्वी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले त्यांनी घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ तारखेला झाला होता. आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक होता त्यामुळे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्यात्तर रोजी झालेल्या. या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला ज्यांना अजूनही असा विश्वास होता की शिवाजी महाराज

म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्यात्तर रोजी करून घेतला. अशी माहिती शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाच्या समकालीन संस्कृत संस्कृत ग्रंथ मध्ये मिळेल. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यांनी निश्चल पूर्वी गोसावी आणि गोविंदा या दोन व्यक्तींना संवाद कावेरूपात दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की गागाभट्टाने केलेल्या राज्याभिषेकांमध्ये अनेक चुका झाल्या आणि त्या विपरीत परिणाम महाराजांच्या महाराजांना भोगावे लागले.

राज्याभिषेकाच्या केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढला की तो की वैदिक पद्धतीने राज्याभिषेक काही समाज गैरसमज तत्कालीन पुरावे पुरोहितांमध्ये असावे. कारण काहीही असो चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्यात्त रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पाडला. तत्कालीन पश्चात, वखार वाल्यान वखार वाल्यांनी किंवा फारसी तयारी खाली या दुसऱ्या राज्याभिषेकाचा उल्लेख केलेला आढळत नाही. शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव खालील प्रमाणे आहे. काशीबाई जाधव गुणवंताबाई लक्ष्मीबाई सईबाई सकवार बाई सगुना बाई शिंदे आणि सोयराबाई आणि शिवाजी महाराजांची मुलांची नाव छत्रपती संभाजी भोसले छत्रपती राजाराम राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव अंबिकाबाई कमळाबाई दिपाबाई राजकुवर बाई राणूबाई पाटकर सखुबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुन किंवा नात नासुन चे नाव अंबिकाबाई जानकीबाई राजारामांची बाई ताराबाई संभाजी महाराजांची पत्नी शितूबाई शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात शिवाजी महाराजांच्या जन्मदिना बाबत शिवजयंती महाराष्ट्र वर्षभरात किमान दोनदा साजरी होते त्या दिवशी दिवसभर ढोल ताशे वाजता मिरवणूक होतात. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुतळ्यावर हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबई सारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकी शंभरच्या वर मोटर आहे माल मोटर ही त्या त्यावर देखावे असतात. भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा, दंगली झाला इसवी सन एनकोणविसशेसत्तर सली भिवंडी शिवाजी महाराजांची मिरवणूक मशिदी समोर मारकाट रेंगाळल्यामुळे फारच झगडे झाले त्यामुळे भिवंडी शिवजयंतीची मिरवणूक काढायला चौदा वर्षांची बंदी घातली गेली.

परवानगी मिळाली आणि त्यापूर्वी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत जमिनीत होण्यास वाहने मिळत नाही. शिवाजी महाराजांच्या एक आठवडाआधी भिवंडीत

भरवली जातात आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट खालील प्रमाणे आहेत. गनिमी कावा छत्रपती शिवाजी तानाजी द तानाजी मूवी नेताजी पालकर फतेज फतेज बहिर्जी नाईक बाळ शिवाजी भारत की खोज एक हिंदी मूवी आहे. मराठी ती तुका मिळवा मी शिवाजीराजे भोसले बालतोय. राजमाता जिजाऊ राजा छत्रपती वीर शिवाजी शेर शिवराय है असे अनेक चित्रपट शिवाजी राजा शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बनलेले आहेत. तर आता मी त्यांची युद्ध तंत्र सांगणार आहो शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्याच्या तुलनेत छोटी आणि संशोध सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती या फौजी मध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते. शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारूगोळा व तोफखान्यांचा सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धाने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली जी गणवी काबा म्हणून ओळखले जाते. आजूबाजूच्या भौतिक प्रदेशाचे आणि येथील

मुघलांच्या मोठमोठ्या फौज्या शिवरायांनी छोटेखानी फौज्यांसमोर निष प्रभावी ठरल्या शिवाजी महाराजांनंतर मोघलांसोबत मराठ्यांना लढायचे होते.

राज्यकारभाराविषयी कामा अं कामाविषयी सल्ले देत असतात. शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पार देशी भाषांचा मोठ्या प्रमाणात वापर होत. असत पण शिवरायांना याच महत्त्वाचे बदल केले शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या एक समिती नेमली या समितीकडे पारशी व य अरेबिक शब्द ऐवजी वापरता येण्याकरिता संस्कृत शब्द विटवण्याची जबाबदारी देण्यात आली होती या ने सोळाशे सत्यत्तर मध्ये राज्य व्यवहार तोच नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रा देखील संस्कृत मध्येच होती.

पारशी भाषेत होती पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा उपयोग केला. या राजमुद्रेवरील मजकूर खालील प्रमाणे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिनी वर्दी वनता ओ सुनो शाहू स्व मुद्रा भद्राय राजते ज्याप्रमाणे राजा हळदीचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो.

तसेच सहा जिनचा पुत्र शिवाजी हे राजमुद्रा तिचा लवकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो. आणि तीन एप्रिल सोळाशे अंशी रोजी शिवरायांचे निधन रायगड या किल्ल्यावर झाले. तर लोकेश आपण आपला संवाद इथेच संपवितो धन्यवाद ठीक आहे. आजचा संवाद इथेच संपवूया हो. hello hi माणसी बोल ग काय झाल? काय करत होतीस ग काय नाही पुस्तक वाचत होती. बोलण तू काय झाल काही काम होत का अग मी मी तुला म्हणत होती तू ती नवीन trend चाlलय ते reel बगीतली का ग तू आपण त्या वर बनवू ना कोणती अग ते नाही का ते टंम टंम वाली चाली सध्या